हे एक जून घर आहे.

ह्या दरवाजाला व घराला दरवाजे आहे खिडक्या आहेत आकाश निळ्या कलरच दिसत आहे.

एक माणूस दिसत आहे बाहेर.

पाय शेपूट काळ्या कलारां चा बाकीचा रंग दिसत आहे.

निळ्या कालरामध्ये लिहिलेल ते नाव आहे खाली यस जी टॉयज अंड फिटिंग्स --

ते दुकान आहे लिहिलेले आहे अजून एक पिवळ कलरा चा बोर्ड दिसत आहे तिथ त्या बोर्डा वर चित्र आहे.

हा एक पुतळा आहे पुतळा उभा आहे पुतळ्यांच्या सामोर खाली काही फोटो व मु --

खाली माती थोड्या लालसर कलरा ची दिसत आहे.

थोडा मधल्या भागी गुलाबी रंग दिलेला आहे वरच्या टोकाला--

आतमध्ये लाल गोण्यावर एक माणूस बसलेला आहे एक माणूस दुकानाच्या आत उभा आहे.

क्रीम कलर व थोडा पिवळा कलर दिसत आहे.

हे एक दुकान आहे दुकानामध्ये सामान ठेवलेलं आहे ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा केलेली आ--

काही कंपन्या पण आहे एक बाईक दिसत आहे.

एक स्टेज आहे स्टेज खूप छान दिसत आहे गुलाबी रंगाचे परदे व लाईटिग लावलेली आहे फुलांनी सजवलेलं आहे.

आजूबाजूला हिरवी झाडे दिसत आहेत रोडांनी छोटे छोटे पडलेले झोपडे दिसत आहे.

आजूबाजूला हिरवी गवत दिसत आहे काही आवळीच्या पानांची रोपे दिसत आहे तिकडल्या साईडला पण मोठ मोठी झाडे आहे.

त्या इमारतीच काम चालू आहे बाहेर एक माणूस दिसत आहे एक बाई दिसत आहे.

एक मंदिर दिसत आहे मंदिराच्या पुढे एक स्तंभ ठेवलेला आहे स्तंभाला कलर दिलेला आहे.

झेंडूच्या फुलांचे तोरण लावलेले आहे वरच्या टोकाला सोनेरी कलर चा रंग दिलेला आहे.